आहे, खरंचय! म्हणजे मी पण म्हणजे जेव्हा मी माझा पहिला job केला होता दोन हजार तेरा चौदा साली, तेव्हा मलाही असंच वाटायचं कि इथे बसून मी काय करतोय? माझा time waste होतोय कारण बसून बसून आपल्याला महिना अखेरीस एक particular पगारच मिळणार आहे आणि बाकी काय स्कोपच नाय, म्हणजे या पगारात आपले काही dreams achieve करणं शक्य पण होणारे कि नाय? म्हणजे एवढी महागाई वाढलीये हो आणि तेव्हा इंजिनियरला पण सुरुवातीला बारा पंधरा हजार असेच पगार वगैरे होते. हो, म्हटलं कि हेने शक्य वाटत नाहीये मग मी तेव्हाही म्हणजे आं आम्ही एक्सामसाठी पण असे तयारी करायचो Library वगैरे मग मी त्या वेळेला एका साईडला, हां! इबेवर मी products list करायचो. मग त्यासाठी आता products कुठून आणायचे? मग मी माझी म्हणजे journey तिथून सुरु मग मी.

मग मी त्यात डोकं थोडं लावलं, कि हां digitally कसं काय मला deliver करता येईल? मग त्यामध्ये मला इबेचा platform पहिला भेटला. मी त्याच्यावरून सुरुवात केली आणि नंतर मग असं झालं कि, आता याच्यासाठी मला जे products आहेत त्यासाठी source कुठून शोधायचा? मग ह्याचे supplier कोण आहे? कारण main supplier बऱ्याच वेळेला deal नाही करत, अशा छोट्या ह्यांच्याकडून ज्यांच्याकडून. त्यांना पण असं पाहिजे ना कि जे त्यांच्याकडून daily चे शंभर शंभर घेऊन जातील. मग असं करत मी शोधून काढलं कि, आता समजा quickheal आहे त्यांचे offices कुठे आहेत? कोण आहेत त्यांचे registered supplier? त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याशी meeting केली. मग स्पष्ट जे काय होतं, जसं तुम्ही मघाशी म्हणालात, खरं बोलावं. मग स्पष्ट सांगतिलं कि असं असं आहे, मी online देतोय. मला exactly नाय माहीत, कि मी आता येऊन तुमच्याकडून पन्नास घेऊन जाणार शंभर. जशी order येणार, मी येणार, पैसे देणार, तुमच्याकडून घेऊन जाणार. आणि ते agree झाले आणि तिथून माझी सुरुवात झाली. नाही म्हणता मी काही महिन्यातच शंभरहून जास्त order ईबेच्या complete केल्या. आणि मला ते खूप interesting वाटलं, कारण माझ्या होते त्रास. मला SIDE ला जावं लागायचं, लगेच orders आली कि मी जायचो त्यांच्याकडे, त्यांना पैसे द्यायचो, तिथून घ्यायचो inventory, लगेच pack करायचो. मग orders deliver करायचो. तेव्हासारखं म्हणजे तेव्हा नंतर नंतर हे सगळं जे आलं हां, courier services वगैरे, पण मग तेव्हा मला मग ते पुढे challenging होतं. पुढे महाग होतं ते, मग म्हटलं माझी cost कमी करायला मग मी speed post वापरत होतो. मग त्यासाठी मी दादरला जायचो, तिथे LINE त उभा राहायचो. आणि मग ते हां पोस्ट करायचो. त्यात पण मी डोकं लावलं कि, हे licence जे आहे, हे मी scan करून त्यांना असंच deliver केलं तर, email through! एक दोघांना मी तसंही केलं. पण मग ते ईबेचं असं होतं कि त्यांच्या ते रूलमध्ये नव्हतं. कि त्यांचं असं नव्हतं कि digital delivery काहीतरी बंद केली आहे किंवा त्याची काही permission नव्हती तेव्हा. म्हणजे ते proof अं नाही करता येत. म्हणजे customer म्हणेल, मला भेटलंच नाही! तर तुम्ही कसं prove करणार? म्हणून त्यांचं असं होतं कि, तुम्हाला ते असं एक physical product जसं deliver करतो, तसं करायचं आणि तो speed पोस्टचा tracking आयडीए तो तुम्हाला ईबेच्या साईटवर टाकायचाय. ज्यानेकरून उद्या तो नाही म्हणाला तर आम्हाला इथे कळणार. कि बाबा तू पाठवलंय आणि त्याला ते भेटलंय. हम्म! वा वा! असं करत करत मी तिकडून सुरुवात केली आणि नंतर मग हे digital marketing agency start केली. मग freelancing केली आणि मी अजूनही आहे. म्हणजे मागची दहा वर्ष मला परत job नाही करावा लागला. Okay म्हणजे चांगलं चाललं म्हणजे, दहा वर्ष खूप छान! हो! हो! दहा वर्ष म्हणजे मी literally दोन हजार तेराला मी pass out ए आणि आता हे दोन हजार तेवीस चालूए. म्हणजे काम चालू करून आता आम्ही, हो आणि आता आम्ही लवकरच इथून परत मी मुंबईत shift व्हायला बघतोय. हा! आधी आम्ही दादर परेलमध्ये राहायचो. नंतर मग आम्ही इथे आलो, नवी मुंबईला आलो. आता परत एक मधल्यामध्ये म्हणजे दादरचे rate तर अजूनही खूपच आहेत. मी मधल्यामध्ये साधारण अं विक्रोळी ह्या एरियामध्ये वगैरे घाटकोपर ह्या साईडला पुन्हा relocate करायला . कारण कसंय parents वगैरे जे आपले आई वडीलेत, त्यांना जी health facility हवी असते ती mostly city साईडला जास्त चांगली असते. ते हां नवी मुंबईला अजूनही तितकंसं नाहीये. हम्म हम्म! medical facility बाकी otherwise इकडे सगळं बेस्टंय. म्हणजे मुंबईच्या तुलनेत इथे राहणीमान आणि आसपासची लोकं वगैरे लोकवस्ती वगैरे खूप सुंदरे. त्यांचे ह्या सगळ्या गोष्टी पण बघाव्या लागतात. म्हणजे नुसतं उद्योजक एकाच ह्याने विचार नाही करत, उद्योजकांना खूप गोष्टींतून जावं लागतं. म्हणजे मग ते त्यांचे घरातले issues असतील, त्यांचे बिझनेसचे issues असतील. आणि हो एक असतं, मी notice केलंय, कि जे काही असेल त्याची जबाबदारी घेता आली पाहिजे. म्हणजे असं नाही प्रत्येक वेळी अं सगळं काही एकदम green green असणारे. सगळं काही उद्योजक हो, हो, हो! हां! म्हणजे काही वेळेला. उन्नीस बीस असतं म्हणजे असं नाही प्रत्येक महिनाच आपला एकदम हे असेल. कारण ते जॉबमधेच असू शकतं ते. कि ते एकदम stable असतं. मला salary दर महिन्यालाच भेटणारे. इथे, इथे वरखाली हां होतं. म्हणजे एका महिन्यात खूप हो जास्त पण येतं एखाद्याला. एखाद्या महिन्यात काही वेळेला कमीही येऊ शकतं. आणि याचा यांच्यात असं पणे कि, तुम्हाला तुमची growth पण चांगली होऊ शकते.

जे, पण तुम्ही एक notice कराल. म्हणजे माझे parents म्हणतात कि हे जे असतात matrimonial sites असतात. इथे अजूनही demand असतो तो नोकरीवाल्यांकडे जास्त आहे. म्हणजे त्याचं असं असतं कि पंधरा वीस पंचवीस हजार करणाऱ्या

का? माझ्या वडिलांनी म्हणजे असतं हां

तर वडलांनी त्यांना सांगितलं, काय किती नोकरी करता! स्वतःचं करा. थोडे दिवस कमी पैसे मिळतील. नंतर चांगलं आणि, literally by guidance आणि माझ्या स्वतःच्या हिमतीने ह्यांनी सोडून दिली ती नोकरी. विचार करा.

पाच हजार salary मिळते. आणि ह्यांना तिथेसुद्धा वरचा business होता. म्हणजे यांचे स्वतःचे client होते तिथे सुद्धा, तिथे असताना सुद्धा. तरी अच्छा! त्यांचं ते income तरी सुद्धा ते सोडून आपण आपलं सुरु केलं. शून्यातनं म्हणजे बिलकुल शून्यातनं

आजच्या तारखेला successful आहेत. या अर्थाने successful आहे कि त्या अर्थाने आम्हाला कधीही कशाची, थोडे सुरुवातीला दोन एक दोन एक वर्ष पैसे कमी मिळाले. एखाद वर्ष. पण ठीक होतं. म्हणजे इतकं काय असं नव्हतं कि बिलकुलच नाहीये असं नाहीये. नाय! अर्धे मिळत होते, थोडे मिळत होते. मग नंतर कोविडमध्ये पण सहा आठ महिने पैसेच नायत. वर्ष कसं गेलं दुसऱ्या लाटेपर्यंत. पण आता व्यवस्थित झालं. म्हणजे असं. तर हे थोडंसं असं होतं. पण काही हो हो हो. कि ते देतच राहतात, काम जसं खरंय येईल तसं. खरंय. नाही मी पण अनुभवलंय, कि मला पण कोविडमध्ये कोविडच्या टाईमात एक Australian client होते ज्यांनी support दिला. म्हणजे ते असतं. आपण एकदा काम करतो. आपलं काम चांगलं असतं. आपण प्रामाणिकपणे काम केलं आणि consistent राहिलो आपल्या कामात तर ते असतात असे CLIENTS ही भेटतात, जे आपल्या मदत करतात अशा वेळेला. आणि specially covid situations वगैरे असतील ज्यामुळे तसा गोष्टीतला तेवढा फरक नाही पडला. Even जे जॉबवाले होते, त्यांचे खरं तर अं हां हां! त्यांच्यासाठी खरं तर challenging होतं. कारण suddenly job गेल्यावर करायचं काय? तर आपल्या केसमध्ये आमच्या केसमध्ये आम्हाला आधीच माहितीये कि आता

हि हि अशी गोष्ट आहे हि प्रत्येकाने शिकली पाहिजे. आणि म्हणजे जेनेकरून माझं डोक्यात हेच होतं कि, हि अशी गोष्ट आहे कि उद्या माणूस पुन्हा शून्यावर गेला तरी मी परत हे सुरू करू शकतो. कारण मला माहितीये कि नेमकं करायचं काय आहे? पण job हे असंय कि माणूस एका वयाच्या एका पर्टिक्युलरला आता आजकाल हे layoff वगैरे होतात. खूप जणांना कपात केली जाते. आता त्यांनी करायचं काय? म्हणजे

मला तरी वाटतं, मी जे काही केलं ते योग्यच केलं अर्थात. होय हो! आधी मी जॉ job आणि ह्याच्यात म्हणजे अजूनही लोक काय म्हणतात अं लग्नाच्या दृष्टीने अजूनही पॅरेंट्सचं थोडं असं असतं कि, आता तुमचे वडील खूपच म्हणजे पुढारलेले आहेत. पण otherwise मी notice केलंय. पण माझी आई म्हणजे आमच्या बहिणीसाठी सुद्धा स्थळं बघताना म्हणजे हे, ह्यांचं असंच असतं कि अरे. समोरचा नोकरीच करतोय का? किंवा म्हणजे त्याचं. म्हणजे ते असतं कि एक stability बघतात, कि त्यांना हे नकोय, drama नको असतो लाईफमध्ये. त्यांना असं असतं कि, ह्याचं stable चाललंय? बस! बाकी आम्हाला जास्तही नकोय हो actually कसं असतं माहितीये का? आयुष्यात ज्यांनी कधी risk नाही घेतली ना. हा फरक असतो बघ. हां हां, तो तो माईंडसेटच लोकांचा वेगळाय त्यात तू risk घेतली ना तर आमच्या वडलांनी तर काय काय नाही केलं! म्हणजे माझ्या वडलांनी सगळ्या प्रकारचं म्हणजे आपल्या आजूबाजूच्या सगळ्या म्हणजे अगदी अं सगळ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी. जसं chemicals झाले. मग chemicals मध्ये पण त्यांनी खूप काही केलं. वा! इंडस्ट्रीचं पण केलं, agriculture पण केलं, poultry farm करताते. म्हणजे ते असं नाही कि एक गोष्ट म्हणजे इथेच डोकं ठेवायचं. सगळीकडे लावायचं.

नाही तर त्यांना माहितीये कि कुठल्या गोष्टी, नाही खूप छान म्हणजे त्या सगळया गोष्टी त्यांना नाहीये आणि त्यांना माहितीये ते struggle. जर तुम्हाला दहा रुपये कमवायचेत, तर तुम्हाला त्या पद्धतीने तुमचं डोकं, त्या काळामध्ये वडील माझे सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत

ऐकून छान वाटलं. म्हणजे कसं मागे वळून तेव्हा ते बघतील, तेव्हा पण त्यांना वाटणार कि मी करून गेलोय. म्हणजे जे काय असेल ते. मी हां ते असतं ना satisfaction हो आणि याच्याही पलीकडे जाऊन त्यांची म्हणजे Mentality आणि हे सगळं त्या बिजनेसने आणि त्या विचारांनी दिली. माणूस खरं तर विचारांनी हे होतो, नेहमी. आता हे तुझं झालं म्हणणं. माझ्या इथे आमचा एक आहे ओळखीचे. ज्योतिष पाहतात अच्छा! ते, त्यांना पण same problem. तो माणूस, त्याच्याकडे आज appointment घ्या appointment द्यायला वेळ नाहीये आणि त्याला लग्नाला मुलगी मिळत नाहीये. म्हणजे हि अशी अवस्था. हां वयाच्या बत्तिसाव्या तेहतिसाव्या वर्षी त्याच्याकडे. इतकी गर्दी असते! Tremendous आणि तो म्हंटला मग काय काकू झालं? मुलींना काय! मग आता त्यांनी शाळेत संस्कृतमध्ये MA, PhD वगैरे केली. तर ते आता शाळेत त्यांनी नोकरी सुरु केलीये. बघू लग्न होई पर्यंत करू म्हणे नोकरी आता!

इतके struggle असतं कि बस! म्हणजे आणि इतकं म्हणजे म्हणजे उद्योजकांना किती गोष्टींतून जावं लागतं. विचार लोकांचे विचार. विचार लोकांचे कुठे थांबत नाहीत. आणि पण ह्या परिस्थितीतून जो निघाला, हम्म

लोकांचं, त्यांनी छोट्या छोट्या येतात ना, त्यांनी ते केलेलं असतं. म्हणजे कुठलाही छोटा, अगदी चहाच्या टपरी चालवणारा सुद्धा उद्योजक झाला. हो हो!

त्यामुळे अं ती करण्यावाचून पर्यायच नाही. मला तर मला असं म्हणायचंय. नाही आणि आता काय पर्यायच नाहीये.

हो! खूप awareness वाढलाय. लोकांची गरजा वाढलीये. हो! असं नाहीये कि मला जर गरज आहे तर मग मी करणार. आणि मुळात म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे ते उद्योजक होण्यासाठी सगळ्यात महत्व need कशाची need आहे तुम्हाला? म्हणजे बरोबर! तुम्हाला असंच तर तुम्हाला त्याचा रस्ता बरोबर मिळतो. नाहीतर मग खूप मुश्किलेय.

मुश्किल आहे. आम्ही तर पाहतोय कि, लोकांना बिलकुल interest नाहीये, लोकांना easy money पाहिजे. without any हे, हे असंय!

चालेल. हो! म्हणजे उद्योजक हा उद्योजकाची चांगली गोष्ट आहे. उद्योजक पाहिजे आणि समाजाची गरज पणे त्याला हो हो! समाजाला समाजाला खूप उद्योगांची गरजेय. हो हो! खरंय. उद्योजकांची गरजय, कारण कि अं नोकऱ्या आता मला नाही वाटत कि खूप नोकऱ्या शिल्लक राहतील काही दिवसांनी, बरोबर! Automatically त्या आपण दुपारीच बोलत होतो त्याच्यावर. हो दुप दुपारी काय Artificial Intelligence तुला येत काय? हां!

Bye! Good Night

hello मी बरीये तू कशीयेस मी पण मस्तये काय म्हणतेस अजून काय नाय निवांत चालय सगळ बाकी तुझं कसं चाललंय माझा पण मस्त निवांत हा सुट्टी वगैरे का आता हो तेच तर आता सुट्टी आहे त्यामुळे जरा बघतोय काय entertainment चे shows वगैरे हो ना कारण घरी खूपच bore होतं अगं काय करावं काय सुचतच नाही TV असतो मग TV तेच चालुये TV त बघत असतं पण अजून काय बघावं ते पण समजत नाही तुम्हाला काही चालतं का हा अगं म्हणजे मी तर आशि की सुट्टी असली की तारक मेहता असत चालू बघ ते तर इतकं म्हणजे खूप funny show आहे म्हटलं दोन्ही पण आहे याच्यातून शिकण्यासारखं पण आहे funny पण आहे जे characters इतके छान आहेत की तुला

अजून अजून काय बघतेस तू अजून मी कपिल शर्मा show वगैरे बघते

तसं comedian वगैरे काय आहेत का movies किंवा serial कि ज्या

मी कपिल शर्मा शो तर funny show आहे पर बघ तुला तर मराठी बघायचं असेल तर चला हवा येऊ द्या आहे बघ चला हवा येऊ द्या परत ते mostly रात्री चालू असतं जेवल्यानंतर कधी वाटलंच काहीतरी आणि entertainment बघायचं चला हवा येऊ द्या मस्त ते मराठी characters आहेत सगळे मग ते असे की नाही का म्हणजे मोठे मोठे जे चार लोक आहेत त्यांना बोलवतात stage ला त्यांच्याशी गप्पा गोष्टी सगळ्या त्यांच्याशी speech वगैरे होतात funny speech म्हणजे serious speech त्याच्याकडे शिकण्यासारखं असतं काही असं काहीही ते पण मराठी shows ला मराठी हिंदी मध्ये पण नाही का award winning shows असतात ते पण खूप entertaining असत हम्म serial पण खूप तुला जर serial बघायचं असेल तर ते पण आहे हीच जर झालं TV चं तर तू insta ला आहेस ना instagram ला हो आहेना मी insta ला हो मग instagram वर पण खूप सारे आहेत म्हणजे तुला काय शिकायचं असेल त्याच्यातून ते पण instagram उपयोगी पडत reels तर असतातच आपण तर तर सारखच बघत असतो तसं तर काय विषयच नाही आता instagram झालं की snapchat snapchat झालं की whats app तर आहेसये snapchat ला पण म्हणजे कधी बोर झालं की म्हणजे नाही का insta बोर झालं की आपण snapchat वर येतो snapchat वर बघायचं कोण काय करतय कोण काय करतय हो ना आणि त्याचे funny lens पण असतात snapchat त्याच्यात पण भरपूर time pass होऊन जातो आपला काही विषयच नाही असले funny language use करून photo घेणे कसले कसले हो खूप सारे माध्यमयेत entertainment चे youtube ला पण आपण भरपूर videos बघू शकतो time pass साठी किंवा नाय का काही बनवायचं असेल recipe वगैरे पण असतं त्याच्यात समजा TV नसला पण बाहेर कुठे असू traveling मध्ये वगैरे तर mobile आहेच mobile मध्ये बघा youtube वर सगळे हम्म बाकी मग तू कसं काय करतेस कसा दिवस घालवतेस खूप बोर खूप बोर होत असणारे हो ना म्हणजे माझ्याकडे असं entertainment त्याच्यावरती काय बघावं तेच समजत नाही मला नेमकं, आणि काय search करावं हे पण सुचत नाही काही झालं पाहिजे आणि त्यातून काही आपल्याला बघण्यात काहीतरी फायदा झालं पाहिजे अशा गोष्टी बघायच्या जे suggestions येतील ते बघत राहते हो ते आहेच ए नाहीका म्हणजे आपलं कधी कधी तर entertainment चा नादात खूप वेळ निघून जातो कधी कधी वेळ जात नाही असं पण आहे मग तेव्हा ठरवायचं की किती तास बघायचं किती तास नाही हम्म अरे भरपूर असत google वर पण आपण जे शोधायला लागलो ना तर मग असा वेळच वेळ जातो एका मागे एक हा म्हणून ते google वरती google assistant नाही का बोलत बसते हा ना म्हणजे काय बोर झालं तर हो हो ते त्यांच्याशी गप्पा मारायच्या हा ना म्हणजे काय बोर झालं तर विचारात बसतात माझी birth date काय आहे

हो सांगत खूप छान बोललं ते असलं funny funny आयुष्यात बरंये बरं झालं google ला असं काहीतरी feature develop केलाय

हो मज्जा येते यार खूप तेव्हापण बाकी काय म्हणतेस माझा तर काय असाच चालाय दिवस सकाळी उठायचं आवरायचं वगैरे जे दुपारी बसायचं मग TV वगैरे बघत दुपार निघून जाते कधी संध्याकाळ येते कळतच नाय बाकी घरचे ठीक आहेत ना

हो अग मग सुट्ट्यांमध्ये बाहेर जायचं की बाहेर जायचं बाहेर movies साठी जायचं movie पण बघाय movie पण बघण्यात म्हणजे मस्त वाटतं असं refreshing काय ते movie नाही बघायचं तर मग कुठे

movie लाच कुठेतरी जाईल म्हणते कोणता movie बघा मग वैताग चांगला entertainment होय ना emtional हो का म्हणजे नक्की कसं पाहिजे तुला हा हा म्हणजे ज्याच्याने time pass पण होणार आहे मग तुला जर असं वाटत असेल ना तर समजा जायचं movie बघायला पण असे educationalmovies आपण बघतो ते बघायला जायचं तर तुला time pass पण झाल्यासारखं हम्म youtube ला पण भरपूर असतं तुला जर समजा course related कुठल्या बघायचा असेल वगैरे तर मग आहे ते youtube ला search करायचं मग होऊन जात hello हा बोल बोल अगं हा म्हटलं youtube वर असतं सगळं भेटून जात

जास्त stress नको हे करू entertainment चे खूप माध्यम आहेत हा आणि बाकी बाकी काय नाय अजून काय suggestion आहेत का तुझे मला सगळेच करू शकशील का suggestion अग अगं हे बघ आपण मग एकदा हे करायला गेलं ना scroll करत गेलो म्हणजे हे बघ अस नेहमीच अभ्यास अभ्यास अभ्यास हेच नसतं पाहिजे त्यासाठी बाकी पण बघायचं काही interesting वाटल असेल तर तू सांग तू काय करत असते ते सांग आता मी बघ मी असं सगळे करत असते ते सांगितलं मी तुला मी पण तुला सांगितलं मी असं जे suggestion बघत असते हो तेच म्हटलं quality time spent करायचा गं तू आता कुठला काय बोलली

मी आता BPharm BPharm ला आहे का हा हा हा तुला GPAT वगैरे द्यायची असेल ना हो म्हणजे बघू वाटतं एवढं नाहीये माझ्या मनामध्ये हा हा ते मग त्याच्या related पण videos असतात तो पण माझं मला इंटरटेनमेंट साठी आलेत ना व्हिडिओ हो पण माझं मला entertainment साठी आलेत ना video एकदा अगं मी म्हटलं तुला entertainment फक्त movies किंवा हे बघणं नसते आपण आपल्या स्वताच पण entertainment करू शकतो अं स्वतचा hobbies असतील काही drawings वगैरे काढायचे हे ते singing करायची गाणं ऐकायचं परत हे पण entertainment आहे गप्पा गोष्टी करायच्या त्याच्याने आपल मस्त हस्त हस्त वगैरे होऊन जात mood fresh होतो जे वस्तू ज्या गोष्टीने आपला mood fresh होतो ना त्याला आपण entertainment म्हणायचं हम्म म्हणजे तसं मी घालत नाय dance वैगेरे करण्यामध्ये आणि म्हणजे बघ आपण ना सारखं घरी एकटं एकटं बसलं ना तर मग हे होऊन जातं बोर होऊन जातात त्यापेक्षा बाहेर जायचं मज्जा येते फिरायला जायचं म्हणजे हे पण एक entertainment च माध्यम झाला ना जे जाने करून आपली ती refreshing होतं mood हो बाकी कशाचा load वगैरे तुला सध्या तरी काय load नाहीये अं सुट्ट्या असल्यामुळे निवांत चालूये बरंये काय नाय काय नाय होऊन जाईलग तुझं जास्त नाही tension घ्यायचं हो तेच तब्येत काय म्हणते माझी पण व्यवस्थित आहे घरचे म्हणजे घरचे काय करतात मग तर मग बग आपण तर लहानपणी शाळेत जायचो तेव्हा mummy papa काय करायचे त्यांच्या entertainment साठी अग बघ तुला असं वाटतंय ना की काहीतरी entertaining काय करता येईल काय करते मग मी तुला हे विचारत होते किजेव्हा आपण शाळेत जायचो तर mummy papa ना खूप बोर अं म्हणजे papa तर बाहेरच असतात